व्हाइट कलर चा असे चर्च असून आजूबाजूला खुप सारे हिरवी झाडे दिसत आहे.

दोन तीन नारळाचे झाडे असून पुढे मला जमीन ही दिसत आहे.

चर्चच्या बाजूला मला हिरवी झाड ही दिसत आहे.

या दुकानामध्ये एक व्यक्ति मोबाइल मध्ये काम करताना दिसत आहे.

याच्या दुकानात विविध रंगांची अशी कपडे लावण्यात आलेली आहे.

रंगीबी रंगी कपडे असून तिथे खुप छान अस लावण्यात आलेले आहे.

खुपच खुप आशा पायऱ्या दिसत आहेत दोन व्यक्ति मंदिराच्या आत प्रवेश करतानाही दिसत आहेत.

खाली खुप सारे लॉन ही आहे.

आजूबाजूला खुप सारी झाडेही दिसत आहेत.

जस की इथे बघू शकते मला सोफा हि तिथे दिसत आहे.

खूप सारे कॉलेज येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तिथे मला दिसत आहे खूप साऱ्या लोकांकडे बॅग ही आहे.

त्या मागे मला एक साडीचे दुकान ही दिसत आहे.

धाबधब्या च्या बाजू बाजू ला मला खूप सारे झाडे झुडपे ही आहे तिथे गुलाबी रंगाची फुलं ही दिसत आहे.

जसे कि मी इथ पाहू शकते मला दोन मजल्याची इमारत दिसत आहे.

जसं की मी पाहू शकते दोन व्यक्ति गाडी धुताना दिसत आहे एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तिची मदत करत आहे.

गाडीला खुप असा फेस लावण्यात आलेला आहे. एक व्यक्ति कपड्याच्या सहाय्याने ती गाडी स्वच्छ धुवत आहे.

खुप साऱ्या विविध प्रकारची वस्तु ही दुकानात ठेवण्यात आलेली आहे.

दोन मुलींनी नऊवार असे ड्रेस घातलेले आहे बाकी विद्यार्थ्यांनी व्हाइट कलर चे--

जस की मी इथे पाहू शकते मातीच्या वस्तूंचे असे मला इथे दालन दिसत आहे.

जस की मी इथे पाहू शकते मला एक प्लेट दिसत आहे त्या मध्ये तांदळाचा भात दिसत आहे.

जसे की मी इथे पाहू शकते मला एक अस निसर्गरम्य ठिकाण दिसत आहे.

आणि दूसरा व्यक्ति आरशामध्ये स्वतः चा फोटो काढण्यात मग्न आहे.

दूसरा व्यक्ति तिला मदत करण्यात मग्न आहे अजुनही एक तिसरा मुलगा--

उभा आहे आणि ते त्यांचे त्यांचे काम करत आहे.

जस की मी इथे पाहू शकते मला खुप सारी लोक या जा करत आहे.

त्या मोटर गाडीचा पुढील भाग हा काढण्यात आला असून खुपसाऱ्या मशीनही मला दिसत आहेत सिल्वर कलर ची अशी ही मोटर कार आहे.

एका व्यक्ति च्या डोक्यावर टोपी आणि हातात कागद ही मला दिसत आहेत.

पिंपळाच झाड ही मला तिथे दिसत आहे मागे एक छोटेसे असे द्वार असून--

हे पाठ करून बसलेली आहे काही लोकं तिथून ये जा करत आहेत.